हे एक मैदान आहे मैदानावर हिरव्या रंगाचे गवत आलेले दिसत आहे कोणाच्या आजूबाजूला हिरव्या रंगाची झाड दिसत आहे मैदान --

त्या बॅटरी मध्ये एक माणूस पाणी ओताना दिसत आहे त्याच्या हाता मध्ये पांढर्‍या रंगाची बॉटल दिसत आहे बॅटरी च्या बाजूला एक मोठा पाइप आहे तो काळ्या रंगाचा दिसत --

एक नदी दिसत आहे नदीच्या आजूबाजूला खूप सारी मोठी दाटसर अशी हिरव्या रंगाची झाड दिसत आहे.

दूरवर काही डोंगर दिसत आहे. डोंगरावर सुद्धा हिरव्या रंगाची झाड आहे. वरती निळ्या रंगाचे आकाश दिसत आहे.

एक मोठे समुद्र दिसत आहे समुद्राच्या आजबाजूला कंपाऊंड घातलेले आहे.

एक विमान तळ दिसत आहे विमान तळावर एक विमान दिसत आहे विमाना चा रंग पांढरा दिसत आहे विमानतळावर--

येथे एक विमानतळ उभा आहे. त्या विमानतळावर दोन विमान आहे. विमान पांढर्‍या रंगाचे दिसत आहे. विमानतळावर पत्रा लावलेला आहे.

येथे एक विमानतळ उभा आहे. त्या विमानतळावर दोन विमान आहे. विमान पांढर्‍या रंगाचे दिसत आहे. विमानतळावर पत्रा लावलेला आहे.

एक मोठे जंगल दिसत आहे जंगलामध्ये खूप सारे हिरव्या रंगाची मोठी झाड दिसत आहे जंगलामध्ये काही हिरव्या रंगाचे गवत सुधा दिसत आहे.